हा मित्रा आपण आता माझ्या अं ओ नमस्कार आपण माझं काय तरी बोलत होते माझ्या जिंदगी बद्दल आपण बोलत होते आता तुम्ही परत room मध्ये आले का sir नाय नाय मी इथे बाहेरच बसलोय मी माझ्या एकदम हवेशीर balcony त बसलेलो आहे अच्छा म्हणजे तुमचे स्वताचे balcony आहे हो हो मी खूप मोठी balcony केली आहे मी माझ्या बापाचे खूप पसे वाया घातले फक्त दखवायसाठी मैने इतना मी एवढे मोठे घर बनले आहे. पण मी आला होता तुमचा अं घरी अं तुमच्या भावाच्या room ला attached बालकनी sir तुमच्या room ला attached बालकनी नाही sir असा भेदभाव का अरे तो लहान आहे त्याला करू दे आता पुढे जाऊन त मीच घेणार आहे ना तो हे घर माझेच हे माझी आई त माझेच लाड करतेय ना मालच सगळं देऊन देणार आहे बर बर अजून म काय चालू आहे तुमच्या life मध्ये आता तर सध्या मी फक्त आता पसे कमवायचे मागे लागलाय आहे मला माझे पसे अटकले होते पन्नास लाख तर ते मी वसुली करायसाठी जळगाव ला आलेलो आहे

तुम्ही पसे वैगरे लावता इकडे तिकडे कारण मी मागच्या वर्षी तुमच्याशी पसे मागितले होतेय कि मला व्याज वरती भेटेल का तर तुम्ही सांगितले कि नाही यार आता तर नाही आहे अजून परत नाय

income tax चे red पढून गेली असती म्हणूं मी ते सगळे व्याजाने देऊन दिले दुसऱ्या दिवशी एक scanner चा photo पाठवतात आणि मला सांगतात याच्या वरती तीनशे रुपये कर याच्या चारशे रुपये कर म्हणजे हो

अच्छा अच्छा आणि तुम्ही job का बगता आहेत sir जर तुम्हाला business करायचा आहे तर अरे तो second option हे जिंदगी मध्ये planB पाहिजे हो हे पण आहे म्हणजे जिंदगी मध्ये काही तरी करायला पाहिजे हो आता मला माझी आई मला सांगतेय कीं तू शिक तुला अजून शिकायचे तू शिकून घे पण मला शिकायचे नाही हे मला धंधा करायचय

तुम्ही सकाळ पासून बाहेर फिरतात कि तुम्ही वडिलांसारखं ते round बिऊन्ड असं बाहेर फिरून हो हो मी आता पासूनच ते मी आता पासूनच नाही मी जेव्हा दहावी ला होतो ना मी तेव्हा पासून ह्या गोष्टी ची practice करतोय

मी प्रेमात त अं एकच वेळेत पडलो ते पण येवडा पडलो कि मी पागल होऊन गेलो होतो नाही पण मी ऐकले होत तुम्ही पहिले आठवी आणि नव्वी मध्ये पण एका प्रेम अरे तिथं माझं लहान पाणीच प्रेम होत आणि मी थोडी प्रेमात होतो ती मुलगी माझा प्रमात होती तुला काय माहिती तुम्ही तुमीच तिच्या मागे पडले होते ती नाही पडली होती नाही नाही ती मागे माझा मागे पडली अस्या होती असं आम्ही दाखवलो होत कि ती माझा मी तिच्या मागे पडलेलो कारण कि मुलींची थोडीशी life असते privacy असते

हो हो तेच ते तेच ते आम्ही ती माय होतो रे ती माझ्याकडे पागल होती पण मला कस मला ती ती आवडायची म्हणून मी तिच्याकडे चालला गेलो मला फक्त मुलगी पाहिजे होती त्या टाईमला मला मुलगी नाही भेटली असती ना त मी पागल होऊन गेलो असतो मला वाटलं विशिष्ट आणि विघणेश ला पण ती आवडायची ना म्हणून तुम्ही तिसऱ्या कडे गेले हा हा ती त माझ एक माझ ती strategy होती कि ज्या मुलीकडे सगळे जाता त्या मुलीकडे मी सगळ्यांनी ती पटून मी achieve करून घेणार आणि सगळे माझा कडे लक्ष देणार मला फक्त attraction पाहिजे होत

तुमचा आवाज येत नाही sir

मग तुम्हाला attraction भेटलं का ते हो मला भेटल पण ते मला थोडस नुकसान मध्ये चाला गेला मला police station मध्ये जावं लागलं होत त्या मुळे काहो police station का गेले होतेय तुम्ही अरे

तिच्या सोबत ती एका class ला गेली होती त अं एका मुला सोबत game खेळात होती आणि त्या मुलाने तिला हात लावला त मला राग येऊन गेला मला जलस fill होऊन गेलं कि कारण ती मला ने हात लावू द्यायची नाही आणि त्या मुलाने हात लावून घेतला तिला मी त्याला खूप मारल फक्त हात लावायसाठी तुम्ही मारलं sir त्याला म्हणजे कोण कोण गेले होते police station मग मी आणि माझे दोन मित्र होते तो माझा एक मित्र होता त्याच्य संबंध पण न्हवता तो फक्त मला तिथे मला भेटायला आला होता आणि तो पण police station ला चाला गेला म्हणजे मी त मी माझ्या मित्रांची पण किस्मत खराब आहे म्हणजे सारखं को कोण आलाय होत भेटायला अं माझा एक लोकेश नावाचा मित्र होता आणि एक डी नावाचा मित्र होता अं

हे पण मला त्याच्या issue बनवायचा होता म्हणून मी लगेच बाहेर आला आणि त्याला शिव्या दयायला लागला आणि एकदम सगळ्यांसमोर दादा बणायसाठी लगेच मी त्याला मारायला लागला आणि माझे मित्र त चुत्या होते त्यांनी लगेच कानात मारायला लागले अरे रे रे हे खूपच चुकीचे केल sir तुम्ही म्हणजे हे खूपच गलत आहे हो न त्यादिवशी POLICE STATION माझे आई वडील आले होते माझे आई वडील तिथ रडत होतेय मला

जे हो म्हणजे तुमचं निर्लज पणाच हे ते प्रमाण आहे आहे ना खूपच अधिक झाले SIR आता तू मुलगी ती मुलगी आता अह अं तीच physiotherapy complete झालं आणि ती आता बाहेर जायचा plan करतेय

physiotherapy म्हणजे ती doctor झाली sir हो ती doctor झाली आणि मी काहीच नाही झालो तिला तर job पण लागला असेल ना हो हो नि तिला job त लगेच भेटणार पण तिला out of country जायचे हे तिला भारताच्या बाहेर जायचे हे आणि तिला इथे राहायचे नाही हे कारण कि तिला माहिती आहे जिथपर्यंत मी भारतात राहील तिथ पर्यंत हा राज रोज मागे मागे पडत पडत येईल आणि मला म्हणेल ती माझ्याशी बोलत का नाही मी FC road वर तुला रोज बगायला येईल तू मला फक्त पाच मिनिटे minute दे आणि SIR त्या मुलिचे जीवन कसे जातेय आता ती खुश आहे का नाही रे ती खुश नाही होती ती मला बोली होती तू तेव्हा का नाही का नाही आला मला जेव्हा तुझी गरज होती तू तेव्हा का नाही आला ती पण दुखी आहे रे माझ्यामुळे मी आता त्यांच अं instagram आणि social media बघितल तर ती इकडे तिकडे फिरतेय आणि खूपच मजा मारतेय sir अरे एवढं खरं नाही बोलायचे होतेय मित्रा

हो का तुम्ही screenshot काढून ठेवतात का? हो मी काडून ठेवलेले हे मग माझया मित्रांना रोज सांगतो कि आपल्याला इथं इथं जायचं आहे हिमाचलमध्ये कसूलला जायचंय हे हि इथं गेली होती त आपण पण इथं जाऊ अस करू तस करू फक्त मी बोलतच राहतो.

हो म्हणजे तुम्हाला जळगाव शी खूपच प्रेम दिसतंय मला

मी लगेच माझी आई मला जे सांगेल ते देऊन देते मला तिथं tension नाही हे पुण्यात काय आहे पुण्यात मी एकटा बसून राहतो आणि एकटाच बसून राहती हे सगळे माझे मित्र ते मुलींसोबत चाले जाता आणि मी एकटा घरी बसून त्या series बगत राहतो म्हणून ना जळगावंच आवडतो

नाही मी ती series बगुन हे न मी स्वतःला तिथे imagine करतो आणि मी जेव्हा झोपतो ना मी झोपेत ना डोळे बंद केले कि मी ते character मी स्वता जातो आणि जी heroine अस्ते तिला हे ना के समजतो कि मी खूप मोठा माणूस हे आणि मी खूप

हो हे मला साहिल ने पण सांगितले होते आमच्या मागच्या for tax मध्ये

आणि तुम्ही स्वतःला ते अं actor समजत होते आणि IASIPS ची तयारी करत होते हो पण ते काही successful झालं नाही पण मी त्याच प्रयत्न्न करतोय मी आता लगेचच मी एक FORM भरलाय BANK चा त मला JOB लागुन जाईल तर, त आता परत मी माझ्या पाहण्यात एक प्रश्न आलाय MPSC ला. indian security कोणाचं आहे? बेहेरामजी मलबार यांचं आहे. त्याचबरोबर त्यांनी जी vise of india, नियतकालिक होतं. दादाभाई नौरोजी यांचं vise of india, या नियतकालिकामध्ये, त्यांनी लेखन केलेलं आहे. बेहेरामजी मलबार यांनी, सेवा सदन हि संस्था स्थापन केली होती. आणि या संस्था स्थापन करण्यामध्ये त्यांना महत्वाचं योगदान कोण, मदत कोणाची झाली होती? तर, ती व्यक्ती आहे, दयाराम जोडुमल. दयाराम जोडुमल यांच्या मदतीनं सेवा सदन हि संस्था त्यांनी स्थापन केली होती. बेहेरामजी मलबार यांच्याबद्दल, सांगायचं झालं तर, त्यांचे एक महत्वाचे ग्रंथ. बऱ्याच लोकांचे ग्रंथ लक्षात ठेवायचे. Actually ते गुजरातमध्ये असल्यामुळे त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे गुजरात आणि गुजराथीय. हं? नितिविनोद, नीतिविनोद, गुजराथ आणि गुजराथी हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि गुजराथमध्ये, जो बालविवाह प्रकार, म्हणजे बऱ्याच तिथं प्रमाण जास्त होतं.

त्याच्यानंतर त्यांचा जन्म कुठं झाला? तर, कर्नाटकामधला जो मंगळूर जिल्हा आहे. या मंगळूर जिल्ह्यातलं, गंगामूळे हे गाव. परीक्षेला महत्वाचं. परीक्षेसाठी important. गंगामूळे या गावी त्यांचा जन्मय. कर्नाटकातल्या मंगळूर जिल्ह्यामधलं. त्यांचं आडनाव म्हणलं तर, डोंगरे. हं? वडिलांचं नाव डोंगरे होतं. त्यानंतर वडिलांकडूनच त्यांनी आणि हिंदू शास्त्राचं शिक्षण घेतलं होतं. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या, आई-वडिलांचं निधन झालं होतं. त्यांच्या भावाचं नाव पण लक्षात ठेवा. MPSC आणि आता राज्यसेवा परीक्षेमध्ये चार sentence मध्ये भावाचा नावाचा उल्लेख केला होता. तर, त्यांच्या भावाचं नाव आहे, श्रीनिवास. आणि याच्यासोबत त्यांनी actually तीर्थयात्रेला सुरवात केली होती. Actually कलकत्ता येथे त्यांना, बऱ्याचदा त्यांना नावलौकिक मिळालं. कलकत्ता येथील लोकांनी ना त्यांना दोन पदव्या दिल्या. एक होती सरस्वती पदवी आणि दुसरी आहे पंडिता पदवी. हे कलकत्त्यातल्या लोकांनी त्यांनी पदवी दिलेलीय बरं का. त्यानंतर त्यांच्या अं पतीचं निधन झालं. त्यानंतर त्या पुण्यातमध्ये आला. पुण्यामध्ये आल्यानंतर त्याचं महत्वाचं काम येतं. ते म्हणजे, अठराशे ब्यांशी. अठराशे ब्यांशी. अठराशे ब्यांशी साली, आर्य महिला समाजाची स्थापना झाली होती. त्यानंतर जे हंटर कमिशन आलं होतं. ते हंटर कमिशन पुढं साक्ष सुद्धा यांनी दिलेली आहे. आणि ह्या ज्या missionary आहेत. या missionary च्या मृत्यूनंतर त्या इंग्लंड ला गेल्या. परत अमेरिकेला सुद्धा गेल्या होत्या. आणि नंतर त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. तसं, बाबा पदमनजी यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला आहे. तसं, पंडिता रमाबाई यांनीसुद्धा ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केलेला आहे. त्यांच्या मुलीच नाव होतं, मनोरमा. हं? काय नाव होतं? मनोरमा.

आता त्यानंतर तुम्हाला, अं त्यांनी सुरु केलेली शारदा सदन या संस्थेची स्थापना. कधी केली होती? अठराशे एकोणनव्वद मध्ये. कुठं केली होती? तर, मुंबईला शारदा सदन हि संस्था स्थापन केली होती. शारदा सदन मध्ये काय केलं जायचं? ज्या ज्या विधवा स्त्रिया आहे, किंवा निराश्रित स्त्रिया आहे. तर त्यांना राहण्याची व्यवस्था केलेली होती. त्यानंतर एकाच वर्षानं, म्हणजे, शारदा सदन स्थपन झालं कधी? अठराशे एकोणनव्वदला. आणि एकाच वर्षानं त्यांनी ती संस्था कुठं हलवली? तर, पुण्याला हलवली. म्हणजे अठराशे नव्वद ला ती संस्था कुठं नेली? पुण्याला नेली. त्यानंतर त्यांनी मुक्ती सदन सुरु केलं. आता लक्षात घ्या कि, शारदा सदन मुंबईला सुरु केलं. जोड्या लावा मध्ये विचारलं जातं. जोड्या लावा प्रश्न दिले जातात. आणि त्याच्यामध्ये शारदा सदन अ गटामध्ये, ब गटामध्ये मुंबई. लक्षात ठेवायचं. तसं, मुक्ती सदन कुठे सुरु केलं? त त्यांनी केडगाव येथे हि संस्था सुरु केली होती. शारदा सदन निराश्रित आणि विधवा स्त्रियांच्या राहण्याच्या व्यवस्थेसाठी होती. तर, मुक्ती अं मुक्ती सदन मध्ये जे अनाथ आणि विधवा स्त्री आहे. तर त्यांच्या शिक्षणाची, निवासाची आणि भोजनाची,

स्त्रीधर्म नीती, हासुद्धा ग्रंथ त्यांचा महत्वाचा आहे. बायबलचं मराठीत सुद्धा भाषांतर त्यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर येतात ते म्हणजे, महादेव गोविंद रानडे. अठराशे बेचाळीस आणि एकोणीशे एक, जन्म-मृत्यू. महादेव गोविंद रानडे म्हणलं कि जन्म, निफाड. निफाड. याच्यावर जोड्या लावा मध्ये बऱ्यचवेळा प्रश्न आलाय. दोनदा तर repeat झालेला आहे. एकच प्रश्न दोनदा repeat झालाय. तर जन्म कोणत्या? अ गटामध्ये काय केलं जात? तर, महादेव गोविंद रानडे दिलं जात. आणि ब गटामध्ये, निफाड असत. त ते जोड्या लावा आलं पाहिजे. दोनदा प्रश्न झालेलाय, repeat झालेलाय. बऱ्याच वेळा repeat होतो याच्यावर. अठरा जानेवारी अठराशे बेचाळीसला त्यांचा जन्मय. प्राथमिक शिक्षण obviously कोल्हापुरात झालं. त्यानंतर ते, पुढे शिक्षणासाठी मुंबईला गेलेले, होते. आता महादेव गोविंद रानडे, यांच्याबद्दल जर तुम्हला लक्षात ठेवायचं झालं. तर, Elphinstone जे college होतं, या एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये, ते कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? थोडंसं deeply याचा अभ्यास करायचाय यांच्याबद्दल. तर ते होते इंग्रजी आणि इतिहास.

महादेव गोविंद रानडे हे अं elfinesten college मध्ये, कोणत्या विषयाचे प्राध्यापक होते? परत एकदा सांगतो इंग्रजी आणि इतिहास ह्या विषयाचे प्राध्यापक होते. आणि नंतर ते न्यायाधीश झाले. आणि न्यायाधीश म्हणून जेव्हा ते पुण्याला आले ना, मग त्यांचं कार्यय. मग ते हळूहळू त्या प्रार्थना समाजाकडे वळले. प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये पुढाकार होता. महादेव गोविंद रानडे हे म्हण्टल्यानंतर येते ती म्हणजे सामाजिक परिषद.

अठराशे सत्यांशी साली, त्या परिषदेला जोडूनच. म्हणजे, अठराशे सत्यांशीला जेव्हा राष्ट्रीय college च अधिवेशन झालं. कि अधिवेशन झाल्यानंतर सामाजिक परिषदेचं अधिवेशन त्याच मंडपामध्ये घेतलं जात असे. असं कधी पर्यंत चालू होतं? तर अठराशे सत्यांशी पासून अठराशे पंच्यान्नव पर्यंत. हे जे अं सामा सामाजिक परिषदय. या सामाजिक परिषदेचं अधिवेशन त्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशन झालं, काँग्रेस अधिवेशन झालं कि त्यालाच जोडूनच असं-असं, अठराशे पंच्यान्नव पर्यंत, सुरु होतं. त्यांनी ना मुंबईमध्ये विधवा विवाह घडवून आणलेला होता. आता बऱ्याच वेळा परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो कि, राजकारणाचा पाया कोणी घातला? तर तो आहे, रानडे. दुसरं म्हणजे त्याना हिंदी राजकारणाला अर्थ शास्त्रीय विचारांची जोड दिली. जसं, तूम्हाला सामाजिक परिषद अठराशे सत्यांशी च लक्षात ठेवायचंय, तसं, अठराशे नव्वद साली, त्यांनी एक परिषद स्थापन केली किंवा सुरवात केली. त्या परिषदेला म्हंटल जात, औद्योगिक परिषद. काय म्हंटल जात? औद्योगिक परिषद. म्हणजे, सामाजिक परिषद आणि औद्योगिक परिषदेची स्थापना कोणी केली? तर औ अं रानडेंनी केली. औद्योगिक परिषद म्हणजे उद्योग धंदे चालू करावेत. लोकां भारताचा विकास व्हावा. याच्यासाठी त्यांचा जास्त कल होता. त्यानंतर पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमाला कोणी सुरु केली? असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याच उत्तर देता येईल. रानडे. त्याचबरोबर, the raise of maratha power हे पुस्तक, खूप गाजलं त्यांचं. the raise of maratha power हे पुस्तक, त्यांचं खूप गाजलेलं आहे. वसंत व्याख्यानमाला तर important आहेच. त्याच्यानंतर आपण पुढे पुढचा point पाहणार आहोत. तो म्हणजे, महाराष्ट्रातली धार्मिक सुधारणा, चळवळी. Okay? महाराष्ट्रातल्या धार्मिक सुधारणा चळवळी आपल्याला पाहायच्या आहेत. त त्याच्यामध्ये सुरवात करतोय आपण आर्य समजावरनं. आर्य समाजच्या . आर्य समाजची स्थापना कोणी केली? तर ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. कोणत्या ठिकाणी केली, असं जर विचारलं तर त्याच उत्तर आहे, मुंबई. आणि अं कोणत्या वर्षी केली? तर ती आहे, अठराशे पंच्यात्तर ला. कधी केलीय? अठराशे पंच्यात्तर ला. आणि अठराशे पंच्यात्तर नंतर दोन वर्षांनी, म्हणजे अठराशे सत्त्यात्तर मध्ये, या आर्य समाजाची शाखा कुठं स्थापन झाली? लाहोरला. आणि actually जो प्रसार आहे. तर या लाहोर या शाखेपासूनच झाला. म्हणून आर्य समाजचे जे मुख्यालय आहे. तर लाहोर हेच बनलेलं होतं. त्यांनतर येतो तो म्हणजे, आर्य समाजाचा तत्वज्ञान. तर, आर्य समाजांवर जास्त focus केला जातो. म्हणजे वेदांवर. वेद आणि त्यातील तत्वज्ञान हेच खरं तत्वज्ञान आहे. किंवा, वेद हे अपरूषीय असून, ते वेद हेच हिंदूंचे खरे धर्मग्रंथ आहेत. असं कोणी म्हण्टलंय? तर ते आर्य समाजानेच म्हण्टलेलं आहे. दुसरं म्हणजे परमेश्वर एकच असून तो निराकार, सर्वशक्तिमान, कृपाळू, दयाळू आहे. असं त्यांनी म्हण्टलेलं होतं. आर्य समाजाचा अस्पृश्यता आणि कर्मकांड यावर, मान्य नाही. म्हणजे अस्पृश्यता आणि कर्मकांड यावर विश्वास नव्हता. त्यामुळे हे एक लक्षात ठेवायचं. दुसरं म्हणजे शुद्धीकरण सर्व आर्य समाजाच्या संदर्भामध्ये येते. म्हणजे जे परधर्मात गेलेले लोक असतील, तर त्यांना परत हिंद धर्मामध्ये आणून, प्रवेश घेण्याचं काम त्या आर्य समाजाने केलेलं होतं. तर हि एक सुद्धा फक्त माहित असू, त्याच्यानंतर वेगाकडे परत चला, असं कोणी म्हण्टलंय? स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हंटलय. त्यांच्या आर्य समाजा समाजानं. वेगाकडे परत चला. म्हणजे यातले हे जे point एत ना हे important आहेत. वेगाकडे परत चला, शुद्धीकरण चळवळ. त्याच्यानंतर,

आर्य समाजच अभ्यास आपण एवढा केला तर, इंडियन academy संस्था आपण पाहिलं. कोणी स्थापन केली? आर्य समाजानं, लाहोरला. अं पाश्चात्य शास्त्र आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी. त्याच्यानंतर, आर्य समाजाच्या प्रसारासाठी स्वामी दयानंद सरस्वतीने एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाला म्हंटल जात, सत्यार्थ प्रकाश. कोणता ग्रंथ होता? सत्यार्थ प्रकाश. त्यांचा मृत्यू झाला, स्वामी दयानंद सरस्वतींचा, अठराशे त्र्यांशी ला. परंतु, जेव्हा त्यांचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या अनुयायांमध्ये दोन गट पडले. त्या एका गटामध्ये येतात. ते म्हणजे लाला हंसराय. लाला हंसराय यांनी ना लाहोरला, दयानंद अँग्लो वैदिक college सुरु केलं होतं. दयानंद अँग्लो वैदिक college. आणि याच्या शाखा परत बरच देशभर पसरलेल्या होत्या. दुसरे एक शिष्य येतात. त्यांचं नाव आहे स्वामी श्रद्धानंद. स्वामी श्रद्धानंद. स्वामी श्रद्धानंद यांनी काय केलं? तर हरिद्वार या ठिकाणांना गुरुकुले शिक्षण संस्था स्थापन केलेली होती. म्हणजेच, अं लक्षात ठेवायचंय. दोन झाले. आणि तिसरी एक व्यक्ती येतात. ते म्हणजे लाला लजपत राय. लाला लजपत राय सुद्धा आर्य समाजाचे एक महत्वाचे कार्यकर्ते म्हणून पुढे आलेले होते. लाल, बाल, पाल. त्यानंतर पुढचा समाज येतो तो म्हणजे, सत्यशोधक समाज. कोणता आहे? सत्यशोधक समाज. स्थापना कधी? अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर. कुण कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेली होती. कुठे केली होती? पुण्यामध्ये केली होती. तर हे महत्वाचं आहे. सत्यशोधक समाज म्हण्टल्यानंतर एक लक्षात ठेवायचं. ते म्हणजे, मानवधर्म व ईश्वर भक्तीचे सत्य हे समाजासमोर आणण्याचा उद्देश त्यांचा, महत्वाच्या उद्देशांपैकी एक आहे. आता ईश्वर एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण आहे, निराकारी आहे, असं त्यांनी म्हंटल होतं. त्याच्यानंतर ईश्वर भक्ती करण्याचा सगळ्या माणसाला पूर्ण अधिकार आहे. अं मनुष्य भक्तीनं श्रेष्ठ ठरत नाही. तो गुणांनी श्रेष्ठ ठरतो. असं सत्यशोधक समाजाचं तत्वज्ञान सांगतं.

Actually म प्रेरणा कोणाची होती? तर, ज्योतिबा फुले यांची प्रेरणा होती. ती सुरु केलं होतं, कृष्णराव भालेकरानी. अठराशे सत्त्यात्तर साली, दीनबंधू. दिनांक सांगायची झाली तर एक जानेवारी अठराशे सत्त्यात्तर. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा point येतो तो म्हणजे, प्रार्थना समाज. प्रार्थना समाज okay? प्रार्थना समाज कोणी सुरु केला? तर तो सुरु केला होता आत्माराम पांडुरंग तर्खडकर. अं रानडे, भांडारकर, गोपाळ हरी देशमुख हे सगळे व्यक्ती होत्या. म्हणजे जे तर्खडकर बंधू आहेत ते त्यामध्ये येतात. दुसरं म्हणजे, ब्राम्हण समाजाचे नेते होते ना, केशवचंद्र सेनी यांचा यांच्यापासून actually प्रेरणा घेऊन, मुंबई मध्ये या समाजाची स्थापना झाली होती, अठराशे सदुसष्ट मध्ये. प्रार्थना समाज म्हण्टल्यानंतर, तुम्हाला यांच्या पाच तत्वयेत ना. ते खूप महत्वाची आहेत. पाहिलं म्हणजे, मूर्ती पूजा किंवा अवतार कल्पना त्यांना मान्य नाही. दुसरं म्हणजे, ईश्वरवभक्तीने प्रसन्न होतो. शंकराचार्यांचे निर्गुण ब्रम्ह अं परब्रम्ह, मायावाद हे प्रार्थना समाज अमान्य करतो. आत्मिक उन्नतीसाठी actually प्रार्थना आव्यश्यक आहे. असं त्यांचं मत होतं. म्हणजे, जीवात्मा, परमात्मा हे एक नसून तुमचे वेगवेगळे दोन आहेत. या स विचारांचे ते होते. तर हे लक्षात ठेवायचं, प्रार्थना समाज म्हंटल कि मूर्तिपूजा अमान्य. बऱ्याचवेळा परीक्षेला ना प्रार्थना समाजाच्या related मूर्तिपूजा मान्य का अमान्य असा एकदा-दोनदा प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे साठी महत्वाचं ते आहे तुम्हाला.

विठ्ठल रामजी शिंदे यांनी साठी ना डिप्रेस्ड क्लास मिशन हि संस्था स्थापन केली होती. disappear color मिशन. हं? आणि decan education society वर नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी स्थापन केलेला सगळ्यात महत्वाचा समाज म्हणजे भारत सेवा समाज. हा एकोणीशे पाच साली स्थपन केला होता. गोपाळ कृष्ण गोखले यांनी. आणि actually हे प्रार्थना स समाजाच्या चळवळीचं नियमन झालेलं म्हणू शकतो आपण. आणि देशसेवेसाठी चांगले व्यक्तिमत्व, चांगली लोकं घडावी, याच्यासाठी या समाजाची स्थापना झालेली, होती. त्यानंतर पुढचा point येतो, तो म्हणजे परमहंस मंडळी. परमहंस मंडळी कुठं स्थापन झाली? सुरत, मानव धर्म सभेचं जेव्हा काम अं बंद पडल्यानंतर, दादोबा पांडुरंग तर्खडकर हे नाव लक्षात ठेवायचंय. दादोबा पांडुरंग तर्खडकर. आणि दुसरी एक महत्त्वाची व्यक्ती, अं बाळशास्त्री जांभेकर हे नेहमी. मुंबई मध्ये या संस्थेची स्थापना झालेली आहे. आता परमहंस मंडळी अं परमहंस मंडळीची तत्त्व जर बघितली, तर त्यांना परमेश्वराची पूजा करावी असं म्हण्टलेलं आहे. खरा धर्म प्रेम व सदाचार्यावर आधारित असतो. दुसरं म्हणजे, मानवजात हि एकच जात आहे. हे लक्षात ठेवा. हे परमहंस मंडळीच एक महत्वाचं तत्वज्ञान क तत्वज्ञान मध्ये येत. कोणतं? मानवजात हि एकच जात आहे. Okay? हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर, अकरावी पुस्तकामध्ये पुढचा point येतो. तो म्हणजे, स्वातंत्र चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान. मग ते अठराशे अठ्ठयांशी, अठराशे अठरापासून अठराशे पंच्यांशी पर्यंत ते आपण पाहू शकतो. त्याच्यामध्ये सुरवातीला येतात, रामोशी, कोळी आणि भिल्ल यांचे उठाव. सगळ्यात महत्वाचं पुस्तकात दिलेलं आहे, जुन्या पुस्तकाते. म्हणजे, उमाजी नाईक यांच्या उठावांबद्दल बरंचसं दिलेलं आहे. सुरवातीला पुस्तकात त्यांनी mention करताना उमाजी नाईक यांचं व्यक्तिमत्व दिलय. म्हणजे ते कशे होते. शरीरानं बळकट, उंचपुरे, अशा प्रकारे ते दिसत होते. आता उमाजी नाईक, यांच्याबद्दल तूम्हाला पाहताना सुरवात सुरवात कुठून करायचं? तर, त्यांचा जन्म पुरंदर मधला. पुरंदर मधलं भिवरी हे ठिकाण आहे. कोणतं? भिवरी. सतराशे एक्यानव ला, Actually पुरंदरच्या किल्ल्याच्या बंदोबस्ताचं काम त्यांच्याकडे होतं. दुसरं म्हणजे, अठराशे अठरा साल, म्हणजे वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी, हं? वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी, भोर जवळच जे विंग गाव आहे. या विंग गावामध्ये दरोडा जेव्हा टाकत असताना. उमाजी नाईक पकडले गेले. आणि तुरुंगात जेव्हा ते गेले. शिक्षा भोगत होते ना, तुरुंगात असताना त्यांनी अक्षर ओळख करून घेतलेली होती. त्याच्यानंतर भांबूर्ड्याच्या लष्करी खजाना कोणी लुटला? तर, संतू नाईक यांच्या नेतृत्वाखाली लुटण्यात आला होता. भांबूर्ड्याच्या लष्करी खजाना. नेतृत्व कोण करत होतं? संतू नाईक करत होते. कालावधी होता अठराशे चोवीस पंचवीस च्या. त्याच्यानंतर मग उमाजी नाईककाकडे रा रामोश्यांच्या जेव्हा पुढारपण आलं ना त त्यांनी बर्याचश्या ठिकाणी म्हणजे बरेचशे दरोडे टाकलेले आहे. त्यानंतर येतो तो म्हणजे च्या विरोधात काढण्यात आला. म्हणजे उमाजीच्या विरोधात अठराशे सव्हिस मध्ये, इंग्रजांनी पहिला जाहीरनामा काढला होता. आणि त्यासाठी शम्भर रुपयाचं बक्षीस ठेवलेलं होतं. Actually लोक एक actually उम उमाजींच्याच बाजूनं राहिल्याने त्यांना पकडण्यामध्ये अपयश आलं.

HD रॉबर्टसन, आणि उमाजी यांनी परस्परविरुद्ध दोन जाहीरनामे काढले होते सरकार विरोधात. त्यांच्या विरोधात, एकमेकांच्या विरोधात. त्यानंतर झालं असं, कि उमाजीची जी बायको आहे, आणि यांच्या मुलांना पकडून कैद केल्यानं, उमाजींनी इंग्रजांपुढं शरणागती पत्करली होती. त्याच्यानंतर इंग्रजांनी काय केलं? त्यांच्या सर्व गुन्हे माफ केले. परत त्यांनी सरकारी नोकरीसुद्धा स्वीकारली. त्यांच्याकडे नोकरी देताना पुणे आणि सातारा या भागामध्ये शांतता टिकवण्याची जबादारी सोपवण्यात आली होती. परंतु, भोर संस्थानामधला, लक्षात ठेवा, भोर संस्थानामधला जो तेरा गावांचा महसुलांचा विवाद होता ना, त्याच्याशी परत इंग्रजांशी त्यांचा संघर्ष झाला. उमाजींनी पुन्हा बंड केलं. पुन्हा टोळ्या तयार केल्या. मग, उमाजीला पकडण्याची जबाबदारी पुन्हा दोन लोकांवर आली. कोणते दोन लोकं? आता महत्वाचं. सुरवातीला रॉबर्टसन झाले. परंतु, आता इथून पुढे येणारे दोन महत्वाचे लोकयत ना हि नावं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. एक आहे captain अलेक्सान्डर, दुसरे आहेत captain मॅकेन्टोश. यांच्यावर actually त्यांना पकडण्याची देण्यात आली. तेव्हा पुण्याचे collector जॉर्ज जिबेर्ट आणि उमाजी यांनी परत, परस्पर विरोधी जाहीरनामा काढले होते.

आणि या आमिशालाच, या आमिशालाच, उमाजींचेच जे सहकारी आहेत, काळू आणि नाना हे बळी पडले. आणि त्यांनी विश्वासघातानं उमाजींना मुळशी जवळच्या आवळस इथे आणले. आणि तिथून त्यांना नंतर पकडण्यात आलं. कधी पकडलं? तर, पंचवीस डिसेंबर अठराशे एकतीस रोजी, उमाजींना पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केलं. त्यांना गुन्हेगार ठरवलं. आणि फाशी दिली, अठराशे चौतीसला. तीन फेब्रुवारी अठराशे चौतीस ला. तर, उमाजी नायकांचा हा short मध्ये इतिहास तुम्हाला सांगतलं आहे. त्यानंतर येतात कोळ्यांचे उठाव. काय येतात? कोळ्यांचे उठाव. कोळ्यांची मुख्य वस्ती कोणत्या भागात होती? असा जर प्रश्न विचारला तर चार गोष्टी लक्षात ठेवायच्या. पाहिलं म्हणजे, मध्यप्रदेश. मग येतो दक्षिण महाराष्ट्र.

आणि पोटभेद कोणतेय तर, सोनकोळी, महादेव कोळी अशे इतर पोटभेद तुम्हाला पाहायला मिळतात. तर, हे एक महत्वाचं point आहे. आता कोळ्यांच्या उठाव झाले तर एका टप्प्यात झाले का? नाही. कोळ्यांचे उठाव हे तीन टप्प्यामध्ये वेगवेगळ्या झालेले आहे.

त्याची पार्श्ववभूमी सांगतो. पहिल्या टप्प्याची पार्श्ववभूमी. कारण त्यातला एक महत्वाचा एक व्यक्तीच नाव येत. तो म्हणजे रामजी भांगडिया. अठराशे चोवीस ला, जेव्हा मुंबईमध्ये जो नेटिव्ह इम्प्लिटी ने उठाव केला होता, इंग्रजांनी तो दडपला. त्या पोलीस दलामध्ये, actually कोळी जमातीचा एक अधिकारी होता. त्यांचं नाव आहे रामजी भांगडिया. आणि इंग्रजांच्या या कृतीमुळे ते actually नाराज झाले. त्यांनी आपला राजीनामा दिला. आणि आपली जी जमात आहे. या जमातीचा प्रश्न सोडवायचा हे त्यांनी ठरवलं.

आणि अठराशे अठ्ठावीस, हे year महत्वाचंय. कोळ्यांच्या नेतृत्वाखाली पहिला उठाव कधी झाला? तर, तो येतो अठराशे अठ्ठावीस साली. रामजी भांगडिया हे नाव लक्षात ठेवा. रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली कोळ्यांनी पहिला उठाव केला. Actually दोन संघर्ष चालू होतात. नंतर जे captain अलेक्सान्डर आणि मॅकेन्टोश होते, captain मॅकेन्टोश, त्यांनी तो उठाव actually मोडून काढलेला होता. म्हणजे कोळ्यांचा पहिला उठाव अठराशे अठ्ठावीस मध्ये झाला. कोणाच्या नेतृत्वाखाली झाला? तर, रामजी, भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली झालेला होता. आता कोळ्यांच्या उठावामध्ये दुसरा महत्वाचा point येतो दुसरा टप्पा, तर त्याच्यामध्ये तो अठराशे एकोणचाळीस ला एकदोन उठाव केला होता. आणि त्याच्यावेळी दोन घोषणा करण्यात आलेल्या होत्या. बऱ्याच गोष्टी घडलेल्या होत्या.

त्यानंतर कोळ्यांच्या उठावामधला पहिला, रामजी भांगडिया हा लक्षात ठेवला. तसा तिसऱ्या टप्प्यामध्ये दोन येतात. एक आहे रघु भांगडिया आणि दुसरी व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे बापू भांगडिया, यांनी उठाव केला. आणि उठाव करताना, पुणे, नासिक आणि नगर परिसरामध्ये जोर धरला होता. पण त्यातल्या त्यात जास्त करून पुणे आणि सातारा target केलेलं होतं. कुठे जास्त target केलं होतं? पुणे आणि सातारा. आता अठराशे पंचेचाळीस साली नंतर, बापू भांगडिया याना पकडण्यात आलं. त्यातला असंतोष परत वाढला. कोळ्यांनी परत लुटालुटीची सूर सुरु केली होती. परंतु जो captain झेल आहे, झेल त्यांनी हे उठाव दडपण्यास सुरवात केली आणि परत तो कोळ्यांचा क कायमचा बंदोबस्त त्यांनी इंग्रजांनी केलेला आहे. म्हणजे पहिल्यांदा जो झाला उठाव, अठराशे अठ्ठावीस. कोणाच्या नेतृत्वात झाला? रामजी भांगडिया. हे लक्षात ठेवायचं. रामजी भांगडिया. हे तीन नावातच परीक्षेला फसवलं जातं. दुसरा झाला, नंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये जे उठाव झाले होते. तर त्याच्यामध्ये कोण महत्वाचे व्यक्ती येतात? तर, रघु आणि बापू,

खान्देशात होती. आता भिल्लांच्या उठावाच्या related महत्वाच्या गोष्टी काय आहे? ते तुम्हाला अगोदर cover करणं गरजेचंय. त्यापूर्वी तुम्हाला, अठराशे तीन पासून सुरवात करावी लागेल.